बाकी तू सांग भाई

तू बोल ना बाकी काय आहे ते

मग कधी येणार तू माझ्याकडं उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी तू कधी येतोय पण

मी येतो ना पाच सहा दिवसान मग बाकी काय म्हणतोय गर्लफ्रेंड काय म्हणतेय तुझी काय नाय रे काय फोन नाही काय नाय काय बर का लग्न केलंय का तीच

पण कोणत्या गावी दिलय तिला बोकड धर बोकड धर हे कुठं आलं गाव हे हे शेपट्याच्या पुढं नुसत्या कुठं तिथं जालना जिलना वगैरे आहे वाटत त्याला हो अमरवाडीच्या पुढं अह चांगलं गाव आहे ते निसर्ग वातावरण आहे तिकडे हो आता आंबा लावला होता मी आता आंबा कापून आणलाय किती किलो निघला किती गुंठ निघला आंबा तुझा

हा का

त्याच्यातले चाळीस गुंठ कोय निघली आंब्याची बर हाय बर हाय काय म्हंटला हम्म हम्म बाकी मग

अह आपलं औरंगाबाद शहरामध्ये चांगला पॉईंट कोणता आहे फिरायचा

तिथंच हॉटेल हाय फेमस तुला कुठलं ठिकाण

मला जायचंय फिरायला बाहेर गोवा गोवा कोणता गोवा नॉर्थ गोवा साऊथ गोवा हम्म कोणती नाय फिरायचं मी बघ नॉर्थ गोवा फिरलेलो हाय

अह आह बीचेस वगैरे हाय तिथे हम्म हम्म

जाऊ मग गोव्याला बीच पार करू हो हो हो

हो का हा हा तर मग तू कसा तिकडं गर्मीचा

चला कि काँट्रीब्युशन करून जाऊ कि जाऊ कि जाऊ कि काँट्रीब्युशन करून

तू कोणती गाडी वापरतो आता

खूप कमी आहे जितीन भाऊ माझी BMW नव्वद च ऍव्हरेज देते तुझी फोर व्हिलर माझी टू व्हिलर बाकी मग

जेवण मी आता थोड्या वेळाने करणार

अरे दीड वाजायलाय बघ आणखी अर्ध्या तासाने

हो का मग अजून काय चाललंय तुझं अजून काय नाही बस हेच थांबावं अर्धा तास ना मग भेटू आपण आह

हा हा हा आणि आपण लवकर जेवून घरी जाऊ बाकी काय नाही मजे मी है आह मी काय म्हणतो हॅलो हा बोला अरे म्हणतो आपल्याला बाहेर जायचंय फोर व्हिलर ला तर मग कधी कधी घेणारे काय ते नवीन कोणती घेऊ तू सांग

मला मर्सिटीज VMW जॅग्वार फरारी या गाड्या यूज करून मी पार्किंग ला लावून दिलेल्या हाय आता तू सांग मला विमान घ्यायचंय ऑर्थन गाडी एकदम पौश हाय कोणती पोर्शन पोर्शन भारी गाडी लँडमार्ग ने जाईल अरे ते माझे ड्रायव्हर वापरतात त्या गाड्या सुंदर दर्यात सुंदर असते रेंज झिरोवर घ्यायची का रेंज झिरोवर तुझ्या पायात चप्पल किती किमतीची रे माझ्या पायात चप्पल आहे बघ मिनिमम फिफ्टी थाउसन्ड दिसतंय ना रे तोपर्यंत हेच करतो अह हो ना तुझ्या बाजूचा हसलं कि तुला तू अश्या गप्पा मारू लागला तर अरे त्याच्या पायामधे पन्नास हजाराची चप्पल आहे माझा ड्रायव्हर आहे तो बापरे खूप तुम्ही तर खूप तुम्ही रिच पर्सन आहात तुम्ही हम्म मग तुझं एडुकेशन काय झालं रे मि त्याच्याहुन ना आठवी पास

आठवी मी सातवी पास हाय मग एक वर्षाने तू मागे आहे माझ्या हो

मग जा झिपवून

त जायचं तिकडं त्या अह ह्याला तळ्यावरती मला पाण्यामध्ये पवायला खूप आवडत हा का हम्म दोन हजार नव्यान्नव पुरा जालना बघितला रे काय म्हंटला

तुझा डेट ऑफ बर्थ

माझा डेट ऑफ बर्थ आहे सोळा बारा बारा हो का बर चल मी तुला नंतर कॉल करतो का रे नाही झालं रे माझं ह्या वर्षी काही नमस्कार कृष्णा कसे आहात तुम्ही नमस्कार साहिल मी एकदम छान आहे. तुम्ही कसे आहात?

मी काय म्हणतो आज आपण आपल्या school च्या life वरती बोलूया काय

हो हो शालेय जीवनवर तुमच शालेय जीवन कस होत कृष्णा माझं school life खूपच चांगलं होत काही म्हणजे मी खूपच काही केलं जस दहावीच्या trip मध्ये गेला सातवीमध्ये बरेच काही हंगामे केले आणि खूपच काही मित्र बनवले जे आतापर्यंत माझ्यासोबत आहेत. वाह वाह superb खूपच अप्रतिम हि गोष्ट ऐकून तर मला जिज्ञासा वाटते कि मी आजही तुमच्याकडून ऐकायला हवाय तर काही एक दोन सांगा ना आपल्या शाळेतले हो मी सांगतो ना शिवांश माझ एक मित्र होता शिवांश तर त्या मित्राला ना एक एक teacher होत शिक्षक होत त्यांना खूपच हारोडे मारले होते आणि त्याच्या पाठीवरती मारलं होत तर त्या दोन ते चार अह period पर्यंत तो रडत होता तर

आणि आमच्या माझ्या शाळेने पण खूप झाले होते जसे कि माझा एक मित्र होता आमची जेव्हा सहल होती हैद्राबाद येथे फिरायला तेव्हा एक माझा मित्र अह bell वाजवून पळत होता. लोकांच्या आणि झालं काय कृष्णा त्याने तीन चार लोकांच्या bell वाजविल्या आणि तो पळाला तेव्हा त्याने एकाची bell वाजविली तो माणूस होता एक police officer तर तो वेळ bell वाजवून पटकन आमच्या रूममध्ये परत आला पोलिस officer ने त्या रूममधून बाहेर आला आणि एक दुसरा मित्र तिथून जात होता तर त्या पोलिस officer ने त्या दुसऱ्या मुलाच्या जोरात कानाखाली जोरात सन्नकण वाजवली याच्याने झालं काय चुकी कोणाची होती आणि भोगलं कोणी दुसऱ्याने इतके हसले होते ना आम्ही तुम्हाला काय सांगू कृष्णा तो तुमच्या सोबत

आपला लाल गाल घेऊन तो side ला रडत बसला इतका हा अप्रतिम अरेरे साहिल हे तर खूपच लहान विषय झाला म्हणजे हे अप्रतिम कोण होतं हास्य हे घटना पण होती पण हे खूपच त्या मुलासोबत घाण झालं. मला पण एक गोष्टीची आठवण आली कि ते हैद्राबादला trip ला गेले होती आमची सगळी मूळ

पूर्ण दिवस फिराय ला सोडलं आणि एकच जाग्यावर तो पूर्ण दिवस बसला होता. अह एक शिक्षक होते शिक्षकांना असा धक्का मारून बाहेर काढलं आणि स्वतः चढून गेला होता बस मध्ये आणि मग त्याचं पण नाव खूपच खराब झाले होत हे पण एक गोष्ट मला आठवत आहे हे बाप शिक्षकांना धक्का देणं हे चुकीचं आहे पण मजाक मजाक मध्ये झालं असेल सहलीला जातो तेव्हा आपण मजाक च्या mood मध्ये असतो तेव्हा इतक काही सुचत नाही म्हणजे अंजाना मध्ये झाल असेल हो ते मध्ये झालं होतं पण हे त्याच्या सोबत एकच नाही झालं शिवांश त्याच्यासोबत परत परत झालं म्हणजे दोनदा त्याने शिक्षकांना धक्का मारून side ला केल होत आणि त्यांना त्यांच्या नावानेच बोलवलं होतं की हे बघ हे कसे आहेत म्हणजे खरच बाजूला

कारण की शिक्षक आपले शिक्षक जे आहेत ते आपले गुरू आहेत आणि गुरूंशी असं वागणं हे कुठे ना कुठे चुकीचं आहे याच्यावर action घेण गरजेचे आहे. हो कारण ते शिक्षक आहेत ते आपले दैवत आहे त्यांच्याशी असं वागणं हे बरोबर नाही पण ठीक आहे मजाक मध्ये किंवा अंजाना मध्ये जर झाल असेल ठीक आहे पण जर अंजाना मध्ये झाल नसेल तर मग हे चुकीच आहे कृष्णा हे नाही करायला पाहिजे. हो शिवांश पण ते दोनदा नाही झालं होतं अह even

ohh बापरे हे तर खूपच त्या मुलाने खूपच अह पाऊल पुढे टाकलं एवढ्याने नव्हतं टाकायला पाहिजे होतं आणि त्या मुलांना कुठे ना कुठे शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं हे चुकीच आहे आणि शाळेत जीवन खूप मस्त होतं. आणि अह माझे मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा पेपर लिहायचो परीक्षेला तेव्हा माझ्या मागे बसणारे जे दोन मुलं होते हे पूर्ण माझा पेपर छापायचे त्यांना काहीच यायचं नाही. कोणत्याच विषयाचा अभ्यास ते करून यायचे नाहीत दिवसभर फक्त अल्लम तिल्लम करायचे time pass करायचे अभ्यास नाही करायचे आणिपूर्ण माझाच पेपर ते छापायचे तर अह

मला पण आठवण आहे एक मुलगा होता शिंपीधर तो पण आता function मध्ये काय माहिती तो काटे सारखी तो केस घेऊन आला होता farewell ला म्हणजे ते केस जर त्याने अह त्याला जंगलात पण सोडला असत ना तर त्याने कोणालातरी केलं असतं म्हणजे चोट पोचवली असते हो मी ज्या क्षितिज बद्दल ऐकलेला आहे तो खूपच म्हणजे अह danger मुलगा होता दादा type चा मुलगा होता तो म्हणजे त्याला राग यायचा आणि तो कोणाचेही भांडण करायचा त्याने एकदा माझ्याशीही भांडण केलं होतं. आणि मलाही तो म्हणजे एकदा मारलं होतं त्याने विनाकारण पण तो आगाऊ मुलगा होता पण आपण काय करू शकतो बरोबर आहे कि नाही

असं नाही केलं पाहिजे कोणालाही पण अह मी पण हे ऐकलं होतं छान आपण मागितली होती तुमच्याशी की मला माफ करून दे मी तुझ्या पाया पडतो मला आधी त्याने इतक मारलं त्याच्यानंतर छोटीशी क्षमाने काय होणार होतं आधी किती त्याने बेदम मारला होता हो मला माझी पाठ आणि मी दोन दिवस शाळेत शाळेत नव्हतो आणि माझी पाठ किती दुखत होती. त्यामुळे मला खूप त्रास झाला होता. तो क्षितिज थोडासा वेगळाच विचित्रच होता आणि माझ्यावर त्याचा खूप दबाव आहे खूप माझ्यावर दादागिरी करायचा हो आनंद आले होते पण ते फक्त गोष्टी मला दर वेळेस याद येते की माझे ग्रुपमध्ये जे नेहमीच एका corner मध्ये बसायचे आणि आम्ही कोणाशीही नाही करायचे म्हणजे कोणाचाही ते एकमेकांना सोबत कधीही बात केली नव्हते म्हणजेच ज्या मुलाने मुली सोबत बात केली त्या ग्रुपमध्ये आमच्या ह्याच्यात असं नव्हतं हे अह माझ्या group मध्ये भरपूर मुली होत्या. आणि माझा त्यांच्याशी संवाद हास्य वगैरे आमचं खेळण वगैरे. आम्ही खेळायचो सोबत. हे चालू राहायचं. माझ्या group मध्ये तर खूप मुली होत्या तुमच्या group मध्ये होत्या का? नाही नाही माझ्या group मध्ये एकही मुलगी नव्हती. हो मी माझं मी मुला मुलात राहिले आहे म्हणून आता तुम्हाला जे आहे. मुलींशी संवाद साधण्यासाठी काही topic भेटत नाही कारण की तुम्ही जास्त मुलींसोबत राहिले नाही ना. अस आहे.

काय पो चे होती मला आजही आठवण आहे आठवी मध्ये गेल्या होत्या वाह वाह वाह इतक्या लहान वयात picture ला गेले होते सोबत खूपच मी म्हणतो खूपच अह पाऊलं चांगलं उचललंय तुम्ही इतक्या लहान वयात स्वतःहून picture ला गेले तसं तेच खूप चांगला आहे पण जसजसे आपण मोठे होतोय तसतसं आपलं जीवन थोडं चांगलं नाही राहत आहे तसेच शाळेत काय वाटत तुम्हाला मला पण हेच वाटतं म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्ही बघायचं की शाळेनंतर दहावीनंतर इकडे जाऊ फिरायला तिकडे जाऊ फिरायला कुठेही आम्ही गेले नाही फिरायला आणि जस जस आपण मोठे होत आहे तसं काहीच होत नाही आपलं हे every calling हो अच्छा

खूप चांगलं होतं तुमचं जीवन

कशी आहेस ग मस्त आहे तू कशी आहे बस ठीक आहे, आणि तुझ बाळ कसंय? तो पण व्यवस्थित आहे आता किती महिन्याचा झाला?